स्कूल बसेस दिसताय शाळेची बिल्डिंग पण तिथ दिसतेय.

त्याच्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तक वह्या दिसत आहे.

एक बेड आहे त्यावरती चादर ठेवलेली दोन उषा ठेवलेल्या आहेत.

रस्त्या रस्ता आहे रस्त्यावरती दोन कार जाताना दिसतायत नेक्सा सर्विस असं बाजूला एक दुकान आहे त्या दुकानाच्या बाहेर गाड्या पार्क केलेले दिसत आहेत फोरव्हीलर गाड्या--

एका पेट्रोल पंप वरचा रात्रीचं दृश्य आहै.

'' फ्रेशर्स पार्टी च स्टेज तयार झालेल आहे डेकोरेशन स्टेज डेकोरेट केलेल आहे साऊंड बॉक्स आहे समोर बसण्यासाठी चेअर्स ठेवलेल्या आहेत सोफा दोन एका सोफावरती दोन व्यक्ति बसलेले आहे. ''

समोर मैदानात एक हे रॉड रोऊन ठेवलेला आहे इथं तिथं जवळपास ब्यागा ठेवलेल्या आहेत एक बिल्डिंग दिसत आहे.

नदी आहे नदीमध्ये बोटिंग साठी ठेवलेल्या बोट्स दिसतायत.